काही लेडिज पण आहे आणि काही जेंट्स पण आहे.

आणि दरवाजे पण आहे आणि बिल्डिंग च्या बाजूला झाड आहे.

हा फोटो मध्ये गुफा सारखी दिसत आहे.

या ग्राउंड वर लय लाइट आहे आणि वरती बैंगणी रंगाच्या डिस्को लाइट सारख दिसत आहे.

आणि त्याच्या बाजूला हिरवे हिरवे हिरवे झाड आहे.

दोन तीन पहाड या फोटो मध्ये आहे.

ते रंग त्यावर मारलेल आहे.

ती दिवार ब्राउन रंगाची आहे.